बेड च्या शेजारी एक टेबल आणि एक खुर्ची दिसत आहे.

समोर एक रस्ता दिसत आहे गाडी--

समोर एक कटिंग च दुकान दिसत आहे.

खूप अस थंडी किवा पावसाड्या मधल वातावरण दिसत आहे.

हे दृश्य समोर जीम मधल दिसत आहे एक--

त्याच्या अवती भोवती पूर्ण हिरवळ अस वातावरण आहे.

हा कॅडबरी केक आहे त्यात

समोर एल.एस.एस.पी.ई.एस. लोकमान्य होमोपाथीक मेडिकल कॉलेज दिसत आहे.

समोर एक काका बाइक वरती फोन युस करून गाडी घेऊन जात आहे.